गेटिंग स्टार्टेड विथ सिलाब वरील पाठात स्वागत
ह्या पाठात शिकणार आहोत सिलाब चा कॅलक्युलेटर म्हणून वापर
व्हॅल्यूज व्हेरिएबलमधे संचित करणे
व्हेरिएबल्सद्वारे अनेक गणिती क्रिया करणे
सेशन दरम्यान कार्यान्वित केलेल्या कमांडस फाईलमधे संचित करून फाईल करंट डिरेक्टरीमधे ठेवणे
कॉम्प्लेक्स नंबर्स डिफाईन करणे
संख्येवर घातांक लॉगॅरिदमिक आणि ट्रायगोनोमेट्रिक म्हणजेच त्रिकोणमितीय क्रिया करणे
ह्या पाठासाठी Scilabसाईलॅब इन्स्टॉल झालेले असणे गरजेचे आहे
आपण प्रात्यक्षिकासाठी मॅक osएक्स आणि सिलाब 520 वापरणार आहोत
हा पाठाचा फ्लो चार्ट आहे
तुमच्या डेस्क टॉपवरील Scilabसाईलॅब शॉर्टकट आयकॉन क्लिक करून Scilabसाईलॅब सुरू करा
ही सिलाब consoleसाईलॅब कॉन्सोल विंडो आहे
कर्सर कमांड promptकमांड प्रॉंप्ट वर असल्याचे दिसेल
पाठाचा व्हिडिओ थोड्या थोड्या वेळानी थांबवून Scilabसाईलॅब वर त्याचा सराव करून बघा
Scilabसाईलॅब चा उपयोग कॅलक्युलेटर सारखा करता येतो
काही बेसिक ऑपरेशन्स पाहू
टाईप करा 42 प्लस 4 मल्टीप्लाईड बाय 4 माइनस 64 डिव्हाइडेड बाय 4 आणि एंटर दाबा
42 हे अपेक्षित उत्तर मिळेल
42 हे उत्तर आ न् स् ह्या डिफॉल्ट व्हेरिएबलमधे संचित होईल
व्हेरिएबल्सना नाव देऊ शकतो
टाईप करा a12b21 c33 आणि एंटर दाबा
12 21 आणि 33 ह्या व्हॅल्यूज अनुक्रमे आ बी आणि सी मधे संचित होतील
सीएलसी कमांड द्वारे सिलाब consoleसाईलॅब कॉन्सोल क्लियर करू
ह्या व्हेरिएबल्स द्वारे आपण काही गणिती क्रिया करणार आहोत
उदाहरणार्थ abc आपल्याला 66 हे उत्तर देते
तसेच आ गुणिले कंसात बी सी आपल्याला 648 हे उत्तर देते
तसेच डी कंसात ab मल्टीप्लाईड बाय सी ह्या दुस या व्हेरिएबलमधे उत्तर संचित करू शकतो
डी 1089
व्हॅल्यूज तपासण्यासाठी कमांड लाईनवर व्हेरिएबल्सची नावे स्वल्पविराम देऊन असे टाईप करू
abcडी आणि एंटर दाबा
सीएलसी कमांड टाईप करून consoleकॉन्सोल क्लियर करू
घातांक लिहिण्यासाठी कीबोर्डवरील 6 नंबरवरील रेझ्ड टीओ चिन्ह वापरा
हे चिन्ह वापरण्यासाठी shift keyशिफ्ट की दाबून 6 नंबरचे बटण दाबा
उदाहरणार्थ 7 रेझ्ड टीओ 2 टाईप करून एंटर दाबा म्हणजे 7 चा वर्ग मिळेल
संख्येचे वर्गमूळ काढण्यासाठी उदाहरणार्थ एसक्यूआरटी कंसात 17 असे लिहू शकतो
हे 17 च्या 05 व्या घाताच्या उत्तराबरोबरच आहे
उत्तर म्हणून फक्त धन संख्या दाखवल्या जातात
34 चा 2 छेद 5 वा घात काढण्यासाठी टाईप करा 34 रेझ्ड टीओ कंसात 25 आणि एंटर दाबा
आपण ऋण संख्या घात म्हणून वापरू शकतो
सीएलसी कमांड द्वारा consoleकॉन्सोलक्लियर करू
आत्तापर्यंत Scilabसाईलॅब मधे काही प्राथमिक गणिती क्रिया व्हेरिएबल बनवण्याबद्दल जाणून घेतले
आता नव्या कमांडने सुरूवात करू
ही कमांड आपल्याला पूर्वी दिलेल्या कमांड्स उत्तरांसहित लक्षात ठेवण्यास मदत करेल
प्रथम पीडब्ल्यूडी कमांड टाईप करून एंटर दाबा
ही माझ्या संगणकावरील currentकरेंट डिरेक्टरी आहे
तुमच्या संगणकावर वेगळी असू शकेल
सिलाब consoleसाईलॅब कॉन्सोल विंडोच्या टूलबारवरील चेंज्ड करंट directoryचेंज्ड करेंट डाइरेक्टरी च्या आयकॉनवर क्लिक करून करंट डिरेक्टरी बदलता येते
आता diaryडाइयरी कमांड देण्यासाठी टाईप करा diaryडाइयरी कंसात अवतरण चिन्हांत myrecordटीएक्सटी आणि एंटर दाबा

ही कमांड करंट डिरेक्टरीमधे myrecordटीएक्सटी नावाची फाईल बनवेल
Scilabसाईलॅब सेशनचे ट्रान्स्क्रिप्ट इथून पुढे ह्या फाईलमधे सेव्ह होईल
ह्याच पाठाच्या पुढच्या भागात त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहू
हा पाठ थांबवून व्हिडिओवर दाखवलेला एक्सरसाइज 1 सोडवण्याचा प्रयत्न करा
Scilabसाईलॅब कॉम्प्लेक्स नंबर्स कशाप्रकारे हाताळते ते पाहू
Scilabसाईलॅब मधे इमेजिनरी संख्या आय ही पर्सेंट आय ने दाखवली जाते
उदाहरणार्थ फाइव्ह पॉइंट त्वो मल्टीप्लाईड बाय पर्सेंट आय आपल्याला 52आय देईल
कंसात 10 प्लस 5 इंटो पर्सेंट आय व्होल मल्टीप्लाय बाय 2 टाईम्स पर्सेंट आय आपल्याला 10
20आय हे आऊटपुट देईल
आता कन्सोल क्लियर करू
आता Scilabसाईलॅब मधे उपलब्ध असलेले इतर घोषित स्थिरांक पाहू
आय प्रमाणेच ह्यांच्या नावांची सुरूवात देखील percentपर्सेंट चिन्हाने होते
उदाहरणार्थ पर्सेंट पीआय
पीआय ची अपेक्षित व्हॅल्यू मिळालेली आहे
पीआय वापरून दिलेली काही त्रिकोणमितीय फंक्शन्स वापरून बघू
सिन कंसात पर्सेंट पीआय बाय 2 चे उत्तर 1 मिळेल
आणि सीओएस कंसात पर्सेंट पीआय बाय 2 चे उत्तर 6123डी 17 असे मिळेल
कोन radiansरेडियन्स मधे मोजले जातात
लक्षात घ्या की दुसरे उत्तर वास्तवात जवळजवळ शून्य आहे
160eps हा स्थिरांक मशीन epsilonमशीन एप्सिलॉन शी संबंधित आहे
Scilabसाईलॅब मधील हे किमान डिजिट रेज़ल्यूशन आहे
संगणकावरील कन्सोल वर त्याची व्हॅल्यू मिळवण्यासाठी टाईप करा160 ईपीएस
माझ्या संगणकावर हे 2220डी 16 देत आहे
हे Scilabसाईलॅब मधील फ्लोटिंग पॉइंट प्रिसिजन सांगते
हे 222 टाईम्स 10
या संख्येचे नोटेशन आहे
कन्सोल क्लियर करू
0000456 लिहायचे असल्यास 456डी 4 किंवा 456ई 4 असे लिहिता येते
scilabसाईलॅब मधील व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स case sensitiveकेस सेन्सिटिव असली तरी येथे डी किंवा ई ही अक्षरे capitalकॅपिटल किंवा smallस्माल वापरू शकतो
नॅचरल लॉगॅरिथमचा पाया हा आणखी एक महत्त्वाचा घोषित स्थिरांक आहे
पर्सेंट ई आपल्याला अपेक्षित आऊटपुट देते
ई एक्स पी फंक्शनद्वारे आपण हाच आऊटपुट मिळवू शकतो
उदाहरणार्थ एक्स्प ब्रॅकेट क्लोज ठे ब्रॅकेट एंटर दाबा
दोन्ही उत्तरे समान असल्याचे दिसेल
सीएलसी कमांडद्वारे कन्सोल क्लियर करा
तसेच 160 ई चा वर्ग आपल्याला जे उत्तर देईल तेच आपल्याला एक्स्प कंसात 2 टाईप करून देखील मिळवता येते
लॉग ही कमांड संख्येचा नॅच्युरल म्हणजेच बसे ई वापरून काढलेला लॉगरिथम देते
बसे 10 वापरून काढलेल्या लॉगरिथम साठी लॉग 10 ही कमांड वापरतात
उदाहरणार्थ लॉग10 कंसात 1ई माइनस 23 टाईप करून एंटर दाबल्यास 23 उत्तर मिळेल
ऋण संख्यांचा logarithmलोगरिदम काढल्यास कॉम्प्लेक्स numbersकॉंप्लेक्स नंबर्स मिळतात
सिलाब कन्सोल साईलॅब कॉन्सोल वर लॉग ओएफ 1 किंवा लॉग of160i टाईप केल्यास तुम्हाला हे तपासता येईल
तुम्हाला आठवत असेल की diaryडाइयरी कमांड वापरून आपण दिलेल्या कमांडस व उत्तरे myrecordटीएक्सटी मधे संचित होत आहेत
ही फाईल कशी बंद करायची आणि कशी बघायची ते पाहू
फाईल बंद करण्यास टाईप करा डायरी ओएफ झेरो
ही कमांड myrecordटीएक्सटी ही फाईल सेव्ह करून बंद करेल
आपण ही फाईल करंट डिरेक्टरीमधे म्हणजेच येथे डेस्कटॉपवर बनवली होती
ही फाईल उघडण्यासाठी scilabसाईलॅब कन्सोल टूलबारवरील open a फाइल shortcutओपन अ फाइल शॉर्टकट आयकॉन क्लिक करा
फाईल फॉरमॅट बदलून तो ऑल फाईल करा
myrecordटीएक्सटी फाईल सिलेक्ट करून Openओपन क्लिक करा
सर्व ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच आपण दिलेल्या कमांडस आणि Scilabसाईलॅब ने दिलेले आऊटपुट ह्या फाईलमधे सेव्ह झालेले आहेत
ही फाईल बंद करू
yesएस क्लिक करा
एखादा प्रोग्रॅम बनत असताना योग्य कोड मिळेपर्यंत त्या कोडवर आपण अनेक प्रयोग केलेले असतात
Diaryडाइयरी कमांड सर्व गोष्टींची नोंद ठेवते
डायरी ओएफ झेरो कमांडद्वारे myrecordटीएक्सटी ही फाईल बंद केली होती
ही कमांड कार्यान्वित झाल्यानंतर कुठलीही कमांड सेव्ह होणार नाही
पुढील सेशन सेव्ह करायचे असल्यास पुन्हा डायरी डाइयरीकमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे
फाईलमधे काही उपयोगी माहिती असल्यास diaryडाइयरी कमांडमधील फाईलचे नाव बदला
कारण फाईलचे तेच नाव वापरल्यास त्या फाईलमधे नवा डेटा ओवरराइट होईल
येथे व्हिडिओ थांबवून एक्सरसाइज 2 सोडवण्याचा प्रयत्न करा
तुमच्या लक्षात आले असेल की झेरो असे उत्तर मिळाले नव्हते
हे कसे हाताळायचे ते जाणून घेण्यासाठी टाईप करा हेल्प क्लीन
तुम्हाला एखाद्या कमांडबद्दल माहिती हवी असल्यास हेल्प किंवा हेल्प आणि कमांडचे नाव द्या
उदाहरणार्थ scilabसाईलॅब कन्सोल वर हेल्प चदिर टाईप करून एंटर दाबा
हेल्प ब्राऊजरचा आकार मोठा करू
हेल्प चदिर आपल्याला करंट डिरेक्टरी बदलण्याबाबत सविस्तर माहिती देईल
scilabसाईलॅब कन्सोल टूलबारवरील helpहेल्प ब्राऊजर आयकॉन क्लिक करूनही हे करता येते
helpहेल्प ब्राऊजर बंद करून स्लाईडसवर परत जाऊ
अप डाऊन arrowएरो कीज द्वारे पूर्वी कार्यान्वित केलेल्या कमांडस पुन्हा बघता येतात
अप डाऊन एरो एरोवापरताना कुठल्याही कमांडवर थांबता येते आणि एंटर दाबून कार्यान्वित करता येते
गरज असल्यास कमांड एडिट करता येते
पूर्वी ई अक्षरापासून टाईप केलेली कमांड शोधत असल्यास ई टाईप करून अप arrowएरो की वापरा
कमांड आपोआप पूर्ण करण्यासाठी टॅब की वापरल्याने उपलब्ध सर्व पर्याय निवडण्यासाठी दिसतील
या पाठात शिकलो Scilabसाईलॅब कॅलक्युलेटर म्हणून वापरणे
एएनएस या डिफॉल्ट व्हेरिएबलमधे आऊटपुट संचित करणे
इक्वालिटी चिन्हाद्वारे व्हेरिएबलला व्हॅल्यू देणे
कन्सोल वर कॉमा देऊन व्हेरिएबलची नावे टाईप करून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज तपासणे
पीडब्ल्यूडी कमांडद्वारे करंट डिरेक्टरी तपासणे
कन्सोल वर टाईप केलेल्या सर्व कमांडस फाईलमधे सेव्ह करण्यासाठी डायरी कमांड वापरणे
160i160e आणि160pi वापरून अनुक्रमे कॉम्प्लेक्स numbersकॉंप्लेक्स नंबर्स नॅच्युरल exponentsनॅचुरल एक्सपोनेंट्स आणि π च्या व्हॅल्यूज वापरणे
कुठल्याही कमांडबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी helpहेल्प कमांड वापरणे
सिलाब च्या गेटिंग स्टार्टेड वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
सिलाब मधील अनेक फंक्शन्स इतर पाठात पाहणार आहोत
हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन ने तयार केला आहे
फॉसी प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fosseeइन किंवा scilabइन द्वारे मिळवू शकता
यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे
अधिक माहितीसाठी स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो ला भेट द्या
आशा वाटते की हा पाठ तुम्हाला शिकण्यासाठी उपयुक्त वाटला असेल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
सहभागाबद्दल धन्यवाद